विटाची भट्टी दिसत आहे आणि एक दुसरा परिसर दिसत आहे आजूबाजूला आणि झाडे झुडपे दिसत आहेत.

आणि एक देवाचा फोटो दिसत आहे अनेक ठेवलेली दिसत आहे आणि दुसऱ्या एक पुरुष बसलेला दिसत आहे आणि बाकीचे काही --

काहीसे टेबल ठेवलेले दिसत आहे आणि काच लावलेला पण दिसत आहे आणि आजूबाजूला --

समोर लॉन एक दिसत आहे आणि वडाचं झाड दिसत आहे.

आणि त्याला राऊंड केलेला दिसत आहे आणि गट्टू आणि स्टाईल टाकलेली दिसत आहे त्याच्या बाजूला राऊंड करून --

इथून आतमध्ये येताना भक्त लोकं दिसत आहेत.

बसलेले दिसतात ते कॅम्पुटर चालवताना दिसत आहे आणि एक फोटो दिसत आहे.

दोन तीन टेबल आहे आणि एक चर्च आहे.

टू व्हिलर गाड्या भरपूर आहे इथं ठेवलेल्या बा पुढे ए_टी_एम च्या आणि एक पुरुष तिथून आतमध्ये जाताना दिसत आहे.

बोर्ड दिसत आहे पाईप दिसत आहे वॉशिंग करताना दिसत आहेत.

केलेली आहे मोठमोठी अशोकाचे झाडं पण त्याच्या बाजूला दिसत आहेत.

असं तिथ लिहिलेलं दिसत आहे आणि वा --

इथं आम्हाला चार पुरुष दिसत आहे या चित्राम --

आणि केलेलं दिसत आहे ते तसा.

ती कंपनी तिथं उभी आहे आणि म्हणजे जागेवर आहे आणि एक बायसिकल दिसत आहे तिथे एक टाकी ठेवलेली दिसत आहे एक झाड दिसत आहे.